पाश्चात्य साहित्य शास्त्रीय संगीताचे नाटके पर्यंत प्रदर्शन आणि सादरीकरणे वारंवार सादर करतात. मुलाच्या भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण देण्यासाठी टागोरांनी वडिलांना त्याच्या घरीही राहण्यासाठी अनेक अनुभवे सांगित संगीतकारांची,

रवींद्रनाथ टागोरांचे लेखन भारतीय आणि पाश्चात्य दोन्हीही शिक्षण परंपरांमधे खोलवर रुजलेले आहे. कविता, गाणी, कथा आणि नाटकांच्या रूपातील काल्पनिक, कथा व्यक्तिरेखा त्या सामान्य लोकांचे जीवन, साहित्यिक टीका, तत्त्वज्ञान आणि सामाजिक समस्यांचे चित्रणदेखील समाविष्ट आहे. टागोरांनी मूलतः, बंगाली भाषेत लेखन केले. परंतु नंतर इंग्रजीमधे त्यांची कविता पुन्हा लिहिल्यानंतर पश्चिमेतील व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. पाश्चिमात्य देशांतील, उन्मादपूर्ण जीवनाच्या उलट त्यांची कविता निसर्गाची एक हुबहू आत्म्याची शांती देणारी वाटली. रवींद्रनाथ टागोर यांना शारदादेवीशी लग्न केले आणि त्यांच्या सर्वात लहान मुलाचे रवींद्रनाथ टागोर यांचे सात यांचे सात मे अठराशे एकसष्ट रोजी,

श्रीमंत जमीनदार आणि समाजसुधारक रवींद्रनाथ टागोर हे यांचे आजोबा होते. ब्राह्मो समाज एकोणिसाव्या शतकातील, बंगालमधील एक क्रांतीकारी धार्मिक चळवळ ज्याने उपनिषदामधे वर्णन केलेल्या हिंदू धर्माचे सर्वोच्च, वादी पायाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. त्याचे नेतृत्व त्यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी दिले.

दुसरे भाऊ ज्योतिद्र हे लेखक, संगीतकार आणि संगीतकार होते. त्यांची बहीण स्वर्णकुमारी हिने कादंबरी प्रकाशित केली. Hello तर, माझे नाव दिशाली. तर, माझा आजचा topic आहे, air pollution तर अं air pollution, Air pollution म्हणजे हवा प्रदूषण. तर अं आपल्या सर्वांना माहितचं असेल? मानवाने जगभरात पसरलेल्या प्रदूषणाचा परिणाम म्हणून लोकांना सतत नवनवीन रोगांचा सामना करावा लागतो. वातावरणातील ताजी हवा, कण, सेंद्रिय रेणू आणि इतर धोकादायक पदार्थांचा प्रवाशामुळे अधिकाधिक दुषित होत आहे. वायुप्रदूषण हे सर्वांत गंभीर पर्यावरणीय समस्यांपैकी एक आहे, ज्याचे निराकरण करण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी प्रत्येकाच्या मदतीने अं मदतीची आवश्यकता आहे. तर आजच्या topic मध्ये आपण त्याबद्दलचं बोलणार आहे. तर हवा हा पृथ्वीवरील जीवनाचा आवश्यक घटक आहे. सजीव, पाणी आणि प्राणी ह्यांचा आपण प्राणवायू प्राप्त करतात. जो जीवनाचा स्त्रोत आहे. आणि वनस्पतींना ह्या पासन carbon diaoxide मिळतो. ज्यामुळे त्यांचे पोषन होते. वातावरण एक घोंगडी म्हणून काम करते, तापमान खूप गरम किंवा थंड होण्यापासून ठेवते. वातावरण अतिनील किरणांपासनं मानवाचे रक्षण करते. आणि उल्का पिंडांना जळून नष्ट करतात. तर खरंतर वातावणात असलेल्या वायुंवर बाह्य प्रभावामुळे वायुप्रदूषण होते. ग्रहांचे वातावरण oxygen सह अनेक वायूंनी बनलेले आहे. जे मानवाने आणि इतर जीवन जिवंत प्रजातींसाठी अस्तित्वासाठी आवश्यक आहे. हे वातावरणातील carbon diaoxide च्या एकूण प्रमाणाच्या चोवीस टक्के इतके आहे. तथापि जसे जसे पृथ्वी बदलते उपलब्ध oxygen चे प्रमाण कमी होते. आणि अनेक प्रकारचे घातक वायू त्यात विरघळतात. स्वच्छ हवेतील रसायने, कण, धूळ, विषारी वायू, सेंद्रिय पदार्थ Carbon diaoxide आणि इतर प्रदुषकांमुळे वायूप्रदूषण होते, तर आता आपण वायुप्रदुषणांचे स्वरूप कसे असते? त्या त्याबद्दल पाहणार आहोत, तर biosphere चा पाय हवा हवा आहे.

किरणोत्सारी पदार्थ आणि इत्यादी प्रदूषक हवेत प्रवेश करतात. ज्यामुळे संतुलन बिघडते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. ते केवळ हेच करत नाहीत तर ते सर्व सजीवांसाठी विषारी बनवतात. ह्याला हवा हवा किंवा वातावरणीय प्रदूषण म्हणतात. हवा प्रदूषण तेव्हा होतं, जेव्हा अनिष्ट पदार्थ वायू आणि इतर पदार्थ वातावरणात प्रवेश करतात. ज्यामुळे त्यांचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होते. आणि हानी होण्याचा धोका वाढतो. तसे वायुप्रदूषण हि नवीन समस्या नाही. ज्वालामुखीचा उद्रेक उच्च वाऱ्यांमुळे हवेत मातीचे कण मिसळतात. आणि जंगलातील आग ह्यांसारख्या विविध नैसर्गिक कारणांमुळे प्राचीन काळापासून ते अस्थित्वात आहे. लोकांनी प्रथम आग वापरल्यापासन प्रदूषण अस्तित्वात आहे. प्राण्याच्या खाद्यातून वाहत जाणारी जाणारी वाळू, खाणकामातून होणारे वायूप्रदूषण आणि मातीतून हवेतील सूक्ष्म जिवाचे संक्रमण हे सर्व प्राचीन काळापासून होत आले आहे. परंतु

पर्यावरणातून काढून टाकले जाऊ शकत होते. चुकीचे स्थान दिल्याने कारण वातावरण शुद्ध आणि संतुलित असल्याची एक प्रकाशित क्षमता असते. तथापि मानवाने वातावरणातील उरलेल्या सामाग्रीचे झपाट्याने वाढ केल्यामुळे आजच्या औद्योगिक, वैद्यानिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे हे समीकरण चुकीचे ठरले आहे. तर अं ह्यानंतर आपण अं वायुप्रद वायू अं प्रदुषणाचे काही प्रकार प्रा पाहणार आहोत. त्यामध्ये प्रदुषणाचे अनेक प्रकार असतात. परंतु त्यापैकी एक वायुप्रदूषण आहे, ज्यामध्ये हे बाकीचे प्रकार समाविष्ट होतात, त्यामध्ये कणप्रदूषण, वायुप्रदूषण, रासायनिक प्रदूषण धूर आणि धुके प्रदूषण. तर हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर कण प्रदूषण म्हणजे नेमकं कण प्रदूषण मध्ये कशाचा समावेश होतो? किंवा त्याचा meaning काय होतो? तर हे आपण आता पाहणार आहोत. तर कण प्रदूषण. अनेक प्रकारचे दुषित पदार्थ हवेत घनरूपात तरंगतात. या दुषित पदार्थांमध्ये राख, धूळ आणि इतरांचा इतरांचा समावेश होतो, आकाराने मोठे आणि पसरलेले.

तर ह्यानंतर आपण वायुप्रदूषण पाहणार आहोत. तर् मानवी क्रियाकलापांमुळे विविध प्रकारचे वायू तसेच विविध प्रकारच्या नैसर्गिक घटकांची निर्मिती होते. वायुप्रदूषण ही संज्ञा nitogen आणि oxide जळल्यानंतर निर्माण होणाऱ्या धुराचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. रासायनिक प्रदूषण समकालीन, आधुनिक किंवा औद्योगिक किंवा प्रकारच्या अं औद्योगिक किंवा रासायनिक प्रकारच्या संयोगाने वापरली जातात. हि कारखाने वातावरणात

पाण्याची वाफ आणि थेंबासारख्या कणांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. ह्या धुक्यांमुळे वातावरणात गुदमरून जातो आणि खूप कमी होतो. तर वायुप्रदुषणाचे काही स्त्रोत असतात. ज्यामध्ये सर्वप्रथम आपण नैसर्गिक स्त्रोतापासून होणारे वायुप्रदूषण पाहणार आहोत. तर वायुप्रदूषण नैसर्गिक क्रियांमुळे देखील होऊ शकते. तथापि जे मर्यादित आणि प्रादेशिक आहे. ह्याप्रकारात ज्वालामुखीचा उद्रेक हे एक मोठी नैसर्गिक घटना आहे. जी उदेक अं उरदेक उद्रेक क्षेत्रातील वातावरण प्रदूषित करते. नंतर जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा मोठ्या प्रमाणत धूर निघते आपण पाहलचं असेल राख. आणि खडकांचे तुकडे तसेच विविध झटझट झटपट वातावरणात प्रवेश करतात. ज्यामुळे प्रदूषण वाढते व प्रदूषण होते. तसेच त्यानंतर धूर आणि राखेचा कणांच्या प्रसारामुळे देखील हवाप्रदूषण करू शकते. तसेच उंच वारे आणि वादळामुळे वादळांच्या प्रदूषणामुळे धुळीचे कण वातावरणात पसरतात. तसेच खनिज आणि अं समुद्रातील मिठाचे कण वायुप्रदूषणात भर घालतात. त्यानंतर आपण दुसरं कारण म्हणजे मानवांमुळे होणारे वायू प्रदूषण पाहणार आहोत. तर मानवाने त्यांच्या विविध क्रीयेंमुळे पर्यावरण किंवा हवा प्रदूषित केली आहे, आणि करत आहे असा दावा करणे चुकीचं ठरणार नाही. विविध पूर्ण उर्जा, उद्योग, वाहतूक रसायनांचा वाढता वापर आणि इतर घटकांमुळे मानवाला अनेक फायदे झाले आहे. परंतु त्यांनी वायुप्रदुषणाच्या रुपात एक संकट हि निर्माण केले आहे. ज्याला आपल्याला सर्वांना सामोरे जावे लागत आहे. आपल्या सर्वांना माहितचं आहे. दिल्ली ह्या शहरामध्ये कितीतरी प्रकारावर air pollution झालं आहे. ज्यामुळे कितीतरी लोकांना कितीतरी आजारांना सामोरे जावे लागत आहे. जसं हा आपण ते या कारण मानवामुळे होणारे वायुप्रदुषण ह्यामध्ये समाविष्ट करू शकतो, जसे लाकूड, कोळसा, शेणाची पुडी आणि इतर ह्यांसारखी स्वयंपाक आणि पाणी गरम पाणी करणे, ह्यांसारख्या दैनदिन घरगुती कामांसाठी वापरली जाते. Carbon dioxide, carbon monoxide, sulpher diaoxide आणि इतर वायू ज्वलन प्रक्रियेदरम्यान तयार होतात हवा प्रदूषित करतात. अलीकडच्या वर्षात वाहुतूकीच्या क्षेत्रात लक्षणीय सुधारणा होत असतांना कमी अंतराच्या परिणामी वायुप्रदुषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अंतर्गत ज्वलांनासाठी धूर निर्माण होतो, ज्यामध्ये घातक वायू आणि हानिकारक प्रदूषण समाप्ती होते असते. ज्याचा उपयोग सर्व उर्जा चलीत वाहनांना शक्ती देण्यासाठी केला जातो. घातक आणि शिशांच्या कणाव्यतिरिक्त ते उत्सर्जित होणारे धूर वायुप्रदूषणास कारणीभूत ठरतो. तर आपल्या ह्या वायुप्रदुषणाचे काही अं जो प्रत्येक प्रदूषणाचे किंवा प्रत्येक घटकाचे म्हटले, तर दोन बाजू असतात. तसा फायदा आहे, तर तोटा पण आहे. तसेच ह्या वायुप्रदुषणाचा आपल्याला काही परिणाम हि असतात. जे आपल्या शरीरावर मानवी शरीरावर तसेच गुराढोरांवर दिसून येतात. अं जे आपण प परिणाम काही परिणाम पाहणार आहोत, तर पृथ्वीचे संरक्षण करणारा ozone चा थर वातावरणातील carbon oxide चे प्रमाण वाढत असल्याने पा पातळ होत आहे. परिणामी यादीतील धोकादायक किरण थेट मानवावर पडतात. त्यामुळे त्वचेचे कँण त्वचेचे रोग आपल्याला जाणवतात. ज्यामध्ये cancer ह्यांचा समाविष्ट आपण करू शकतो. तर वायुप्रदूषणमुळे दमा, कर्करोग, डोकेदुखी, पोटाचे आजार, allergy हृदय विकार हे सर्व आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत. ह्या विकारांमुळे दररोज मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होतो. आपल्या वातावरणात oxygen चे प्रमाण चोवीस टक्के असायचे. पण ते सतत कमी होत आहे. अशा अभ्या एका अभ्यासानुसार आपल्या oxygen चे प्रमाण केवळ बावीस टक्के आहे, जे कि दोन टक्क्यांनी घसरलेले आहे. शुद्ध हवा आणि oxygen च्या कमतरतेमुळे प्राणी आणि प्राणी लवकरचं मरत आहे परिणामी काही प्रजाती नामशेष झाल्या आहेत, जसे आपण dinosaur चं पाहु शकतो. हवेच्या प्रदुषण सध्याच्या वेगाने खूप वाढत असल्याने प्राणी प्राण्याचे प्रजातीही दिवसेंदिवस खूप नामशेष होत आहेत. हवेतील प्रदूषणाचा अत्याधिक पातळीमुळे पृथ्वीचे संतुलन संतुलन सुध्दा बिघडत आहे. तर वायुप्रदुषणाचे परिणाम म्हणून पृथ्वीचे वातावरण अधिकाधिक प्रदूषित होत आहे, तर ह्यानंतर आपण हवेचे प्रदूषण तर पहिलेचं आहे तर या ह्याच्यासाठी कमी करण्यासाठी आपण काही प्रयत्न करू शकतो, ज्यामध्ये जर आपल्याला हवेचे प्रदूषण कमी करायचे असेल, तर झाडे झाडे carbon diaoxide शोषून घेतात आणि वनस्पतींमधून Oxigen सोडत असल्याने आपण अधिक झाडे लावली पाहिजे. परिणामी बहुतेक गलिच् अं हवा स्वच्छ केली जाते. त्याक्षणी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जाते. परिणामी वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते, प्रदूषण निर्माण करणारे कारखाने बंद केले पाहिजे. आपल्याला नवीन उर्जा स्त्रोत विकसित करण्याची गरज आहे. कोळसा आणि अणुउर्जा अं कमी वेळा वापरली पाहिजे. आपण सौरुर्जेचा वापर करू शकतो. आपण संपूर्ण देशात जर कोणतीही इमारत आली तर ती उघड्या अं उघड्यावर केली जाते. त्यामुळे धूळ आणि माती आजूबाजूने उडते आणि पर्यावरणासाठी प्रदूषक ठरते. जर आपण वायुप्रदूषण कमी करू इच्छिता असान तर आपल्याला सार्वजनिक वाहतूक आणि प्र प्रमाणत अं अधिक प्रमाणात वापरण्याची आवश्यकता नाही. कारण ते कमीतकमी प्रमाणत प्रदूषण करते. हवा प्रदुषणाचा मुकाबला करण्यासाठी आपल्या सरकारने नवीन नियमावली बनवली आहे. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रिका अनिवार्य

मी आज तुमच्यासाठी महाभारताचे रहस्य या पुस्तकाचा तिसरा भाग मी घेवून आली आहे, माफ करा हा भाग घ्यायला थोडा उशीर झाला पण आपण आता पुढचा भाग एकू या दोनश चौरेचालीस प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्य शूरसैन्य, भुवई वरचा घाम टिपला गेले तीन तास ते त्या वनातून मार्गक्रमण करत होते ते Mostly पावसाचे दिवस होते आणि हवेतून गुदमरून टाकणारी आद्रता होती त्याच्या कानाभोवती डास आणि माश्या घोंगावत होत्या आता चर सुरु झाल्यामुळे चुड्त्या मूळत्या कष्टानं श्वासोश्वास करत होता. वन एकदम शांत स्तब्ध होत शूरसेनला असं वाटलं की आता तिथे काय घडणार आहे या प्रतीक्षेत त्या वनांन आणि तेथील जीवसृष्टीन आपला श्वास जणू काही रोखून धरला असावा कारण शुरसेन त्यावेळी त्याचा प्रवासाच्या अखेरच्या टप्यात होता गेल्या काही तासांपासून ते वन अधिक अधिक घनदाट बनत चालल्याच त्याच्या लक्षात आल होतं, त्यात तिथं त्यांना त्या वनातून नेणाऱ्या वाटाडयाने अचानक नेच्याचा पानांन कडे आणि अत्यंत दाटी वतीने उभ्या असलेल्या वृक्षांकडे बोट दाखवून निर्देश करत म्हटलं शूरसेनाने आपल्या बरोबर येत असलेल्या सैनिकांना हातानेच थांबण्याची खूण केली त्या सैनिकांनी त्याच्याभोवती कोंडाळ केल इथेच थांबा आणि माझी प्रतीक्षा करा शूरसेन त्यांना म्हणाला महाराज त्या तक्ताचा प्रमुख अधिकारी काही घुटमळत म्हणाला तुम्ही एकट्यानेच असं पुढजान सुरक्षित ठरेल का शूरसेनानं ठामपणे मान हलवली मी अगदी सुरक्षित असेल परंतु मी एका नाडी मध्ये परतलो नाही तर तुम्ही माझ्या पाठोपाठ येऊ शकता एवढेच शब्द बोलून तो झपाझप पावलं टाकत पुढे गेला आणि त्या झाडांचा आणि लतावेलीचा पडदा दुर काढून झपाट्याने आत शिरला तेथे खालच्या बाजूला गेलेली एक छोटी खोड होती ती खालच्या उताराच्या दिशेने जात होती आणि पुढ दिसणाऱ्या घनदाट झाडी आणि झाडाझुडपात दिसेनाशी होती ती शूरसेनानं एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या खरीवरून खाली जाण्यास सुरुवात केली. तो आत शिरताच त्यान बाजूला केलेल्या घनदाट लतावेली पुन्हा एकदा एकमेकी जवळ आल्या आणि तो रस्ता पुन्हा एकदा आपोआपच बंद झाला आता शूरसेन इतरांच्या दृष्टीआड झाला होता. आपली तलवार उपसली आणि तो हळू हळू पुढे सरकू लागला त्या वृक्ष आणि लतावेली मधून तो मार्ग काढत निघाला होता खाली पडलेल्या पालापाचोळ्यात जडसर गालिच्यावरून त्याची पावलं हळूहळू पुढे सरकत होती उर्वरित जंगलाच्या तुलनेत तिथे अधिक अंधार होता वर पाहिल्यानंतर तिथे अधिक प्रमाणातील अंधार का होता यामागचं कारण त्याच्या लक्षात आलं

तिची सावली जंगलाच्या त्या भागावर पडली होती ती पायवाट टेकडीच्या पायथ्यापर्यंत गेली होती आणि टेकडीभोवतीच्या सुमारे साठ Foot उंचीच्या खडकात दिसेनाशी झाली होती शूरसेन त्या टेकडीजवळ पोहचला आणि काहीसा थबकला खडकाजवळचा अरुंद भाग आणि टेकडी यांच्या मधल्या भागात तो उभा होता च्या टेकडीवरुन एखादी व्यक्ती अंग चोरून पुढ जाऊ शकली असती आणि आवासून बसलेल्या त्या काळोख्या गुहे जवळ पोहचू शकली असती

त्याने त्या अंधारात प्रवेश केला तलवारीना आणि दुसऱ्या हातान समोरच्या अळथडे दूर करत तो पुढे निघाला त्याच्या लक्षात येत होतं त्याप्रमाणे असा अरुंद वाटेवरून निघाला होता. आणि ती जेमतेम त्याच्या दोन खांद्यांमधील अंतराएवढी रुंद होती त्यान हळूहळू त्या वाटेवरून आपला मार्ग शोधला अशाप्रकारच्या कोंडून घातल्याप्रमाणे वाटणाऱ्या बंद ठिकाणी मनात अधूनमधून उत्पन्न होणाऱ्या धुळगंडाकडे त्याने दुर्लक्ष केलं आणि वरच्या बाजूला प्रचंड वजनाचा खडक असलेल्या एका टेकडीच्या पायथ्याशी असलेला अरुंद पायवाटेवरून आपण चालत निघालो आहोत हा विचारही त्याने झटकून टाकला होता. थोड्यात वेळात त्या मार्गाभोवतीच्या भिंती अचानक नाहीशा झाल्या आणि आता ती वाट भिन्न असल्याच सुरसेनाच्या लक्षात आल. जावा खरोखरच त्याच्या भोवतीच्या अंधार भेदून तिथे मंद प्रकाशही पराल्याच त्याला जाणवलं जणूकाही वरच्या खडकांच्या थरांमधून मधून तेवढ्या खोलवर प्रवेश मिळवण्यात काही सूर्यकिरनं

तो बोगदा नैसर्गिकरीत्या तयार झालेला असावा किंवा मानवनिर्मितही असू शकेल तो नेमका कसा तयार झाला असेल याविषयी सुरसेन निश्चित आराखडा बांधू शकत नव्हता परंतु तिथ माणसांनी नक्कीच काम केल होत कारण बोगद्याच्या भिंती आणि जमीन गुळगुळीत आणि सर्वत्र समान प्रकारची होती तो त्या मार्गावरुन दक्षतेने चालत पुढे निघाला प्रत्येक पाऊल तो कानोसा घेत होता अंदाज घेत होता आणि मगच पाऊल पुढे टाकत होता आता अतींद्रिय किव्हा अलौकिक शक्तीच भय त्याच्या मनाला व्यस्त करत नव्हतं त्याला त्या ठिकाणाचा संरक्षण करण्यासाठी तिथे कोणता तरी मानव निर्मित सापडा तयार करण्यात आला असावा असे वाटले अशी शंका त्याला भेडसावत होती त्यानं सर्व शरीर घामाने निथळलं होतं आणि चेहऱ्यावरूनही घाम गळत होता यामुळे त्याचे कपडे ओलेचिंब झाले होते अचानक तो बोगदा संपला आणि तिथे एक खोल गुहा दिसु लागली प्रकाशाचा नेमका स्रोत दिसत नसला तरी त्या गूहेतही तसाच मंद प्रकाश पसरला होता शूरसेनाने अविश्वासाने आवंढा गिळला त्या गुहेचे छप्पर आधारातच त्याला डोक्यावर उंचावर

कि त्या खडका दालनाच त्याचा समोर जे पसरल होत ते पाहून तो अवाक झाला होता त्याला श्वास घेण्याचाही भान उरलं नव्हत त्याच्या पाठीचा कणातून आरपार खालपर्यंत भीतीची लहर दौडत होती एक प्रकारची विचित्र संवेदना त्याला जाणवत होती भीती बरोबर उत्साह आनंद आणि अभिमान अश्या संमिश्रण भावना त्याच्या मनात निर्माण झाल्या होत्या त्याच्या स्वत च्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता आता त्याला सम्राट अशोकाचे दक्षतेचे शब्द आठवले आणि त्यानं दिलेल्या गुळ सूचनाने त्याच्या कामात लागले जुन्या दंत कथा सत्य होत्या त्याच्या समोर गुहेत जे काही पसरलं होतं त्यामुळे जग भयानक संकटाच्या खाईत लोटले जाऊ शकलं असतं

प्रवास करावा लागला होता आणि त्यापैकी त्यांचा बहुतांश वेळ आपल्याला पकडणारे हे लोक कोण आहेत आणि त्यांना आपल्याकडून काय हवं आहे याचा अंदाज बांधण्यातच गेला होता मला एक गोष्ट माहिती आहे पुढे बसलेल्या लोकांना ऐकू जात नसावं असं समजून दबक्या आवाजात विजय म्हणाला ते भारतीय नाहीत ते बोलत असलेली भाषा मला माहिती नाही परंतु ती आमच्या कोणत्याही भाषांपैकी नाही हे मला माहित आहे त्यानी आपला पाठलाग का केला असावा बहुदा विमानतळापासूनच ते आपल्या मागावर असावे कोलीनला त्यानी अगदी व्यवस्थित ताळमेळ जूळवून काम केले आहे. विजयनं मान्य केलं एकदा आपण लोकवस्ती माग टाकली कि बहुदा महामार्गावरच आपल्याला घडत घालण्याचा त्यांचा कट असावा मी महामार्गातून बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या सगळ्या स्त्रोतांचा वापर करून आपल्याला रोखावं असं ठरलं असणार परंतु हा तर वेडेपणा होता एक तर धडकल्यामुळे किंवा आपल्यावर आदळली तेव्हा तिथंच आपला मृत्यूहीओढवू शकला असता एवढ्यात विजयच्या मनात अचानक एक विचार आला त्यामुळे तो शाहराला काकांच्या मारेकऱ्यानी त्यांचा काही संबंध असावा का, असं तुला वाटतं का त्यांना आपल्या मनातील विचार बोलून दाखवला त्यांच्या डोक्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असली तरी त्या वेळी कोलीनच्याही मनातही तोच विचार उमटल्याच त्याचा लक्षात आल Fort चा मागचा दरवाजा उघडला जात असल्याचा आवाज़ त्यांना ऐकू आला त्यानंतर त्यांना जोरात खेचुन बाहेर काढण्यात आल एका इमारतीच्या तळघरात त्यांना नेण्यात आलं त्यानंतर त्यांच्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढून टाकण्यात आल्या त्यामुळे आपण खिडक्या नसलेल्या खोलीत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्या खोलीत एक Tubeligth होती परंतू खोलीत मंद प्रकाश पडला होता खोलीत एक प्रकारचा खूबट वास भरून राहिला होता त्यावरून ती खोली बरेच दिवस बंद असावी किंवा वापरात नसावी असं वाटत होतं त्या खोलीत तीन खुर्च्या होत्या त्यापैकी दोन खुर्च्याना त्या लोकांना चपळाईने बांधण्यात आलं आता पुढ काय ते लोक खोलीतून बाहेर पडल्यावर विजयच्या मनात विचार आला थोड्याच वेळात चार लोक खोलीत शिरले त्यांच्यापैकी दोघांच्या हातात पूर्वी

त्यानं तिसरी खुर्ची ओढून घेतली आणि तो या दोघांसमोर येऊन बसला त्याच्या एकूणच देहबोलीवरून तो त्या गटाचा मुरख्या होता हे स्पष्ट होत काही क्षण तो आपल्या कैद्यांकडे टक लावून पाहत राहिला विजयही त्याला न जुमानता त्याच्याकडे तसाच पाहत राहिला तो मनातून घाबरला असला तरी त्याच्या पकडणाऱ्या त्या लोकांना असल्या आपण घाबरलो असल्याच दाखवून देण्याची त्याची इच्छा नव्हती विजय काहीच बोलला नाही, त्यांची अटकल जर बरोबर असेल तर त्याआधीच मोठ्या संकटात सापडले होते कोलीन वरच्या आणि आपल्यावरच्या या संकटात त्याला आणखी भर टाकायची नव्हती मला काय हवं आहे ते तुम्हाला माहिती आहे तो माणूस पुढ झुकला आणि विजय कडे कठोरपणे पाहत म्हणाला ती किल्ली कुठं आहे किल्ली, विजयनं काहीच न समजून त्याच्याच शब्दाची पुनरवृत्ती केली त्या माणसाचा चेहरा अधिक कठोर बनला आणि त्याच्या डोळ्यात भयावह दृष्ट भावना तरळली माझ्याशी खेळ खेळू नकोस त्यानं इशारा दिला मला खरोखरच तुम्ही कशाबद्दल बोलत आहात ते माहित नाही विजयनं असहाय्यतेने आपली मान हलवली तो त्या माणसाला आपलं म्हणणं खरं असल्याचं कसं काय पटवून देणार होता विजयवरून आपली नजर न हटवता विजयकडे चौकशी करणाऱ्या त्या माणसान खुनानंच त्याच्या राखट तगड्या साथीदारांना इशारा केला त्यांच्यापैकी एकजण पुढ आला आणि त्याच्या हातातील उजवीच्या मागच्या बाजूच्या दंडुक्यान त्यानं विजयच्या तोंडावर जोरदार फटका मारला विजयच्या डाव्या गालातून रक्ताची चिरकांडी उडाली

आपले अश्रु तो थोपवू पाहत होता खरंतरं वेदनेपेक्षाही दहशतीमुळे त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते. त्यांना पकडून आणनाऱ्या त्या व्यक्तीन आपली खुर्ची विजयच्या आणखी जवळ घेतली

विजयच्या चेहऱ्यावर काहीतरी समजल्याचे भाव आले होते परंतु त्याच्या चेहऱ्यावर अचानक उमटलेल्या या भावांचा त्या व्यक्तीने वेगळाच अर्थ काढला वाह म्हणजे तुला माहिती आहे तर

Hello hi. Hi मम्मी. आज कसं अं आज तुम्ही आठवण केलं मला? मी आता तुझ्या मावशीकडे, मामाकडे न वगैरे जाणार होते. तर मला वाटलं की आता तुझ्या तुलासुद्धा दोन महिन्याची सुट्टी आहे. तर, आपण दोघे तिघेनीं म्हणजे मामाकडे, मावशीकडे जाऊया. काही दिवस तिकडे enjoy करूया. तर तुला चालायचं आहे माझ्यासोबत? हो मला चलायचं तर आहे. पण कसं आहे आता माझे टेन मी आता सध्या नाही चलू शकत कारण माझी tuition ची जी माझी जी coaching classes आहेत त्याची trip आता जाणार आहे. कारण यावर्षी आमची farewell नाही झाली. तर आमचे तिथं कसं थोडे stayover आहे. तर आमची trip राहणार आहे बाहेरच्या light of water park मधे. कारण, आता आमच्या tenth मधे कसं course change झाल्यामुळे ते आता sir ची माझी जे coaching classes मधले sir होते त्यांनी खूप जास्त struggle केली. यावेळेस जास्त मेहनत झाली. यावेळेस आमची farewell वगैरे sir cancel केली होती कारण यावर्षीचा course full होता. आणि त्याच्या preparation ला जास्त time लागत होता म्हणून. पण, आता आमची tenth ची exam खतम झाली आहे. आता आमची ते farewell झाली tuition मधे. आणखी आम आता आमची trip जाणार आहे fifteen एप्रिल ला. Fifteen एप्रिलला light of water park जाणार आहे.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 हो आता सहलीला तर जायचंच आहे. पण ते स आम्ही जिकडे जाणार आहोत light house water park तिकडे म्हणजे खूप नागपूरच्या मी नी ऐकलंय की ते नागपूरचं सगळ्यात मोठं water park आहे. आणखी नागपूरच्याच एक water park मधे अह खूप खुपसाऱ्या rides, adventure park theme park वगैरे आहे असं मीनी ऐकलंय. तर तिकडे त्यांच्याकडून food supply पण होतं. असं मला,

त्यातच बनलाय पण त्याला पाहून वाटते की wooden च्या कोणत्या जंगलमधून आणलेला आहे. म्हणजे ते theme जंगल water अं जंगल book ची त्याची theme आहे. त्या water park ची जे ज्या प्रकारचं design झालेलं आहे. आणि gate मधून आपण enter करतो तर तिकडे ते आपल्या हातावर scan barcode चिपकवत्यात. आणखी त्यांना अंदर जाऊन मग आपल्या हिशोबानं किती quantity आहे किती नाही त्या हिशोबानं आपल्याला costume facility देतात. जाऊन म्हणजे कसं तिकडे costume change करावे लागतात ना swimming pool आहे. तिकडे आपल्याला enjoy करायचे राहते. त्यांच्या swimming pool मधे swimming pool खूप मोठा आहे आणि थोडा खोलही आहे. कारण म्हणजे असा खोल नाही आहे. जिकडे rides आहे rides च्या खाल rides च्या समोरच्या side ने जिकडून आपण rides वरून water पाणी मधे जातो त्या ने थोड side खोल आहे. कारण कसं, Swimming खोल राहील तर अं मुलांना वाटेल की ते मग water park थोडं चांगलं न मोठं आहे पहा. आणि तिकडं rides खूप मोठ्यामोठ्या मोठ्यामोठ्या आहेत. जसं कि slides आहे, मग water wave आहे. आणखी तिकडून boating आहे. Banana boating आहे. आणि खुपसारे facilities आहेत. त्याच त्याच आम्ही weekend मधे जाणार आहोत तर मधे कसं तिकडे rain dance चालू असतात. Rain dance, DJ, तर त्यांचं स समोर canteen पण आहे. त्यांच्या canteen मधे कसं जसं की आपल्याला तसं तर पैसे देणं पडते. पण अगर आपण असं students वगैरे सोबत school च्या trip सोबत जातो तर ते आपला account ते या entry fees थोडी कमी करून देतात. कारण की त्याच्यामधे आपलं meal adjust करून येतं. Student वगैरे साठी कसं तिकडे lunch plate आहे. तसं तर हा अह वेगवेगळ्या variety वेगवेगळ्या item ची अह पैसे अलग अलग आहे. त्याचे,

घर type जेवणच भेटतात पण त्याच्यात ते एक दोन-तीन वस्तू add करून देतात. जसं की त्यांच्या dessert add करून देतात. कोणती extra sweet add करून देतात. त्याचसोबत ते जेवण अह चालू जेवणामधे ice-cream किंवा cold drink आणि त्यांच्यासोबत ते थोडी extra extra अह fast food पण देत राहतात म्हणजे कसं त्यांचे platter, थोड्या वेग वेगळ्या type च्या आणि थोड्या चांगल्या राहतात. Unique आणि एकदम चांगलं असतं. तर त्या platter च्या अलावा तिथे त्या platter जास्त नाही वापरू शकत. अच्छा मीनी ऐकलंय की hundred hundred या one fifty rupees च्या आहे असं मला वाटतं. त्या platter चा cost. पण ते कसं student लोकांचं सांगतात तर ते त्यांच्यामधेच, मग students ला adjust करून घेतात. अच्छा. बरोबर आहे बरोबर आहे. पण आता उलट तुम्ही picnic लाच जाणार तर ते sir sir च नेणार ना तुम्हाला. आणि, एखादी bus वगैरे करूनही तर किती मुलं आहेत? किती मुली आहेत? याबद्दल काही माहिती आहे तुला? अह हो मला तेवढी खात्री आहे की म्हणजे आम आम्ही तसं तर जाणार bus मधेच sir सोबतच आहे. त्याच्यात काही विषय विषय नाही. त्या त्या आमच्या, Sir चे family members वगैरे पण आमच्यासोबत येणार आहेत. अन students जे मी पाहिली आहेत ते आम्ही कसं eight, nine, ten चं class ची मुलं तर आम्ही थोडं भरपूर असे जाणार.

न आता आमची त्यांची exam संपली आहे. आमचा आज आमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची trip जाणार आहे. तर कोणते student जो आपला गावामधे जाते जाते कोण नाही तर कोणते student, कोणते student आपला मामाच्या गावामधे मामाच्या घरी आपला आत्याच्या घरी आपला गावाला नाहीतर कुठे दुसऱ्या शहरामधे फिरायला वगैरे जात असतात. उन्हाळ्यामधे पण कसं कोणी फिरायला जातात, कोणी बाहेर राहायला जातात, कोणी आपल्या शेजाऱ्यांकडे राहायला जातात. म्हणजे त्यामुळे कसं खुपसारे student आता available नसतात म्हणून आता, त्या हिशोबाने तर आमचे शंभर शंभर दीडशे च्या अह दीडशे student तर अं आमच्या coaching classes मधे येतील. तीन classes चे मिळून पण, त्या हिशॊ पण आता असे कोणते student बाहेरगावी असतात त्यामुळं त्या हिशोबाने आम्ही पन्नास, साठच्या between आमचे student राहणार. Trip मधे. आणि आम्ही तसं तर जाणार sir सोबतच आहे. पण,

आणखी आम्ही आम्ही ना travels करून जाणार आहोत. म्हणजे मोठे एकच travels bus करून असे ज्याच्यामधे सगळं राहू शकलं पाहिजे. आम्ही तिकडे आपला हा बनवणार आहोत. आम्ही तिकडून जाऊन पहिले आम्ही एका मंदिरमध्ये जाणार आहोत जायच्या आधी. रस्त्यामधे आम्ही मंदिरमध्ये दर्शन घेऊन जाता जाता मग दर्शन घेऊन आम्ही water park जाऊ न तिकडे आम्ही enjoy करू. अच्छा अच्छा अच्छा अच्छा . म्हणजे तुमचे गुरुजी तुमचे tuition चे sir तुमच्यासोबत येणार. मग बाकीच्या म्हणजे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना म्हणजे तेवढी चिंता करण्याची काहीही गरज नाही आहे. कारण जर तुम्ही मुलं मुलं जर गेले असता तर आईवडिलांना फारच tension येतं ना की मुलं, एकटे गेले आहेत. आणि बरोबर वेळेवर पोहोचतील की नाही. घरी परत अं बरोबर येती येईल की नाही. या सगळ्या गोष्टींची काळजी म्हणजे आईवडिलांना असते. आणि मुलांसोबत जर अह tuition चे sir, madam राहतील तर आईवडिलांचं तेवढं tension म्हणजे कमी होऊन जातं. की आपली मुलं सुरक्षित आहेत. आणि sir, madam सुद्धा आपल्याला म्हणजे तेवढं tension नाही राहात ना. हेच मग म्हणजे म्हणायचं होतं मला. आता बरोबर picnic ला जाऊ शकतो. आणि, जे जे तुला म्हणजे आवडतात ते ते पदार्थ मी तुला करून देऊ शकते. किंवा, तुम्ही म्हणजे, Plan ठरवा की कोणाकोणाला काय काय न्यायाचे आहेत ते ते पदार्थ सगळे प्रत्येक विद्यार्थी आपापल्या घरून म्हणजे बनवून आणू शकतात. आणि जरी तिथे तुम्हाला जेवणाचं मिळालंही, तरी जसं तुम्ही bus मधे जाल तर bus मधे काही ना काही म्हणजे खायला पाहिजेच मुलांना . अह खेळण्याचं वा म्हणजे bus मधे तुम्ही अह अंताक्षरी खेळू शकता. किंवा गाण्याची भेंडी असं तसं म्हणजे काहीही तुम्ही म्हणजे खेळू शकता. आणि अं time pass होण्यासाठी म्हणजे bus मधे तर काही ना काही खायला हवंच. नाही का? हो तसं तर आम्हाला पाहिजे. आणि माझे friends की घरून आपण काही ना बनवून आणूया वगैरे काय fast food आणूया. Wafers आणूया. त्या, त्या वर अह आमची गोष्ट झाली होती. आम्ही खुपसारे student लोकं काही नवीन नवीन वस्तू घेणार आहेत trip मधे घालायसाठी. Trip मधेच लोकं आम्हाला दाखवायसाठी. तिकडे जाऊन कसं आम्ही full enjoy करणार आहोत. म्हणून आम्ही आमची bus मधे वगैरे आम्ही अं अंताक्षरी वगैरे तर ते म्हणणार आहेत. त्यासोबत आम्ही radio मधे मोठा speaker मधे गाणी लावणार आहोत. आम्ही dance वगैरे करू . आम्ही एकमेकांसोबत फिरू वगैरे असं म्हणजे खूप काय काय होणार. मला हेच म्हणायचं होतं म्हणजे, तुम्ही मला पहिले विचारलं की नाही तुमच्यासोबत मामाच्या घरी राहायला जा येऊ का नाही. म्हणजे मी येणार पण माझी trip झाल्यानंतर येणार. कारण की तुम्ही आता मामाकडे आहात?

त्यामुळे कसं मी आता trip आप इकडून आम्ही आपल्या trip मधेच attend करीन. पण कसं trip मधे जाईल तर मामाकडे यांचं trip attend नाही करू शकणार ना . म्हणून मी पहिलं मामा पहिले trip ला जाईल, नंतरच एक दोन दिवसात तुमच्याकडे येईल. तुम्हाला पण भेटायला येईल. बरं बरं. आधी तू आपली सहलीला जा. नंतर मग मामाकडे ये, मावशीकडे न जाऊन मग तिकडे enjoy कर. आता दोन महिने आहेत . वा पुरीच आहे दोन महिने. Enjoy करण्यासाठी. आणि नंतर काय शाळा, college सुरु झाल्या की मग तेच. सकाळी शाळेत तर जायचं अह पाच वाजता शाळेतून परत आलास की पुन्हा tuition मधे जायचं. पूर्ण दिवसभर रात्रीपर्यंत म्हणजे busy च राहतात. मुलं. आणि मुलांना काहीही वेळ मिळत नाही स्वतःसाठी enjoy करायला किंवा मग कुठे जाण्यायेण्यासाठी. ठीक आहे ना. आता तू picnic वगैरे करून ये. नंतर जाऊ शकतात तुम्ही इकडे तिकडे फिरायला. नाही काय? हो बरोबर. काय ठीक आहे मी मग आता phone ठेवते कारण आता माझ्या अह माझी trip च्या मला तयाऱ्या करायच्या आहेत. तुम्ही आता कशा आहात? तुमचा तिकडला हालचाल कसा आहे? काही मला कळवाल का? हां मी तर ठीक आहे . म्हणजे जास्ती पण बरं ठीक आहे. माझी मुलगी पण ठीक आहे. आता सध्या मी माझ्या मुलीला tuition लावून दिलेली आहे. आणि तिला नेणं आणणं वगैरे करते.